या रेल्वे मार्गाच्या बाजूला एक काळासा मोठा लोखंडी खांब आहे.

या लेणींवर उजेड पडत आहे.

त्या टोमॅटो मध्ये लाल टमाटर सुद्धा आहेत.